हाय रुची काय करायला. काय नाही बसलो होतो घरी थोडं फार बातम्या पाच पाहत होतो. पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे काही राजकारणी? पॉलिटिक्स बगायला कसा चाललंय काय नाही बसलो होतो घरी थोडं फार बातम्या पाच पाहत होतो. झालं ना? पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे काही राजकारणी? हो तेवढं काय? म्हणजे पॉलिसी सिलेक्शन. झालं ना? हो चालेल नाही तर नात्यात कलेक्शन झालं. तिकडे आह याचं सरकार आणि कॉंग्रेस. हो कॉंग्रेस ची तिकडे सत्ता आलेली पोते कॉंग्रेस चे एकशेबीस काहीतरी टाळले भाजपचे साठ का हे भाजपा तून घर खूप कमी लागले ला आहे. हो भाजपा तिकडे कमी आले. पण म्हणजे कॉंग्रेस चे. बग शील कॉंग्रेस ने केली, पण कॉंग्रेस चे पहिले पासून सत्ता असल्यामुळे डबल सत्ता आली असे झाले काहीतरी. हां हां अगोदर पण काँग्रेस होतं कर्नाटक. हो बहुतेक बाय चान्स कॉंग्रेस होतो तिकडे तुम्हाला आणण्यात आले आहे माझे. हम्म हम्म हां हां भारतात पण आता बरेच पाठ झाल्यात ना? बीजेपी काँग्रेस आम आदमी पण आहे केजरीवाल ची. हो राष्ट्रवादी बहुमत बरेच पार्टी झाले सध्या अ राज कारण म्हणजे एक सगळ्यात मोठा खेळ आहे. आपल्या गरीब लोकच सागा. हो तेवढे पॉलिटिक्स म्हणजे आता आजकाल

त्या मध्ये पाडण्या साठी मोदी ला आता सगळे पक्ष जे बाकीच आहेत की जसं की आम आदमी त्याच्या नंतर पश्चिम बंगाल ची आह ममता दीदीं ची पण तु पक्ष शेती आहे बाकी चे नेते आहेत ते सगळे आहेत की कारण की मोदींच्या विरोधात भरायला. एवढा असा एक फेस राहिला नाही ना स्ट्रॉम नरेंद्र मोदींची विरोधात उभा. करण्यासाठी बरोबर. हम्म. मोदी सरकार नाही आता काय केले आहे का? हम्म जे जे मोदी सरकार खूप स्ट्रॉंग झाले आहे. त्यामुळे हे दुसरं राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सगळे एकत्र होईल यायला असं वाटत आहे. मोदीं सारखे जर राहिले तर आपलं अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे मोदी सरकार ला पाडण्या च्या मार्गावर आहेत. हां बरोबर आहे. मोदी सरकार ला पाडण्या चा मार्ग आहे. त्यामुळे बाकी ची एकज़ूट वाले पॉलिटिक्स मध्ये आता हे भयानक झाले. भारता मध्ये आता राहुल गांधींच्या एवढं पाचत्तर वर्ष राज्य केलं. भारता वर काँग्रेस नं. आपण काही एवढा हे कळेल नाही, इन प्रगती केली नाही पण मोदी सरकारने जे मागच्या दोन हजार चौदाह पासून करून दाखविले ते कॉंग्रेस ला जवळपास सत्तर वर्षात जमलं नाही एवढे भारी भारी निर्णय मोदी सरकारने घेतले. हो मोदी सरकार भाजी पासून खूप चांगलं आहे. ते चांगल्या प्रकारे काम काम करीत आहे. सध्या भारत देशा मध्ये आधी मोदी सरकार राहोत अशी अपेक्षा कारण की गोरगरीबासाठी मोदी सरकार नगर पूल खूप योजना. अच्छा पळत समजा. खेडय़ापाडय़ात गॅस वगैरे दिली आहे सर कारण. काय पाहिजे लोकायला? हा कॅच पण आता जे उपलब्ध आहेतः मात्रा बाऱ्या वगैरे म्हातारे यायला पण मोदी सरकार पेन्शन देताना वाटतं दोन हजार काय? हो त्याला पेन्शन देता येणार नाही

आधीच काही एवढं आपल्या ला नॉलेज नाहीं. पॉलिटिक्स चं पण काय आले वाटतो? एक राज्य काळ राहता आले वाटतोय. दिली आहे माझा. मला वाटतय पंजाब ला पण आले आम आदमी चा आहे ना हो. आलें बहुतेक. हा पंजाब चे मुख्यमंत्री ते भगवंत सिंग मान आम आदमी चा आहे ना? केजरीवाल चाच हेतू हो. बरोबर आहे. हां, आता केजरीवाल ना पण दिल्ली च्या लोकांना म्हणाला की तुम्हाला लाइट फ्री देऊ पाणी बिल फुकट देऊ लेडीज ला बस फ्री. हम्म. पण अगोदर दिल आता दिलं नाही काय माहित नाही मला. काय माहित नाही आपल्या ला तिकडे रस्ता आपण कारण की महाराष्ट्रा मध्ये राहतो. आपल्या महाराष्ट्रा चं आहे सर काय चालू काय पण तिकडे काळात. मुख्यमंत्री कोण सध्या? महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या. हां, हां ते येताय का? ते शिंदे गटाचे प्रमुख ना. हा सिंधी गटाचे प्रमुख आहे आणि भाजप आणि शिवसेना एकत्र झाले आणि त्याचा एक. आता शिवसेना चे ते शिमला आले धनुष्यबाण ती पण शिन्दे घाटाकडे आहे ना? हा शिन्दे घाटाकडे हे बात सत्य आहे आणि ठाकरे घाटा कड काय मसाले काही. हां ठाकरे त्याला मसाले लेले सिंधी घटना आणि त्या शिक्षणाचा आजोबां होता. ते तेने घेतले नाही. हां, हां मेन मशीन ची स्थापना कोण? बाळासाहेब ठाकरे न केलेली आहे. हो बाळ ठाकरे नर त्याचे केले स्थापना ही केली. त्याच्या नंतर मग राज ठाकरे उद्धव ठाकरे ला ते मान्य केलं. पण उद्धव ठाकरे काय तिकीट आले नाही. मग लोक पुट केले त्याला काम काय एवढं लोकांसाठी चांगलं केलं नाही बरेच लोक नाराज केले ते नाराज झाल्या मुळे लोकांना त्याचा पक्ष सोडून गेले पक्ष सोड य़ामुळे तर बरंच

समस्या वाढत गेले. आणि राज ठाकरे तुळज भाऊ आहे का? उद्धव ठाकरेंचा. हो राज ठाकरे आता तुला वगैरे असतात ह्या माणूस बाळासाहेब ठाकरें च्या जवळ होता आणि उद्धव ठाकरे थोडा म्हणजे त्याचा सखे पूर ते पण थोडं लांब होतं पण राज ठाकरे ला बाळासाहेब ठाकरें चं म्हणजे सांभाळणाऱ्या त्या ला जात होता तर मग आह बाळासाहेब ठाकरे ने त्याच्या मुला ला शेवटी तुमहे दिल पद दिले पण तेरा टाळा फार नाराज झाल्या मुळे त्याने त्या चं. वेळ म्हणजे वेगळी हें केलें. निर्माण केली ते आपलं काय म्हणते? मग इमेज पण राज ठाकरे नेतृत्व म्हणजे बोलण्या चं वक्तृत्व हे राज ठाकरें चं एकदम भारी बाळ ठाकरे टाइप. हां मग तेच ना ते लहानपणापासून राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे ला पाहिले कसं बोलतोय काय बोलतोय असं मध्ये गेले लहानपणापासून त्याचे संस्कार त्यांच्या वर होत गेले आणि उद्धव ठाकरें वर थोडेफार संस्कार झाले पण त्याला ते एवढं हे नाही. त्याला अजून त्याचे ज्ञान नाही. बाळासाहेब ठाकरे काय होते त्या माणूस ते फक्त राज ठाकरेच काळ आहे. आणि मग राज ठाकरे हे उशीर होत होता. आधी नंतर बाहेर पडून मग त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू केली ना मानसी. हो बरोबर. आहे मॅम ते तीन बोला काय हे नाटक राजमुद्रा. होते तर आज मद्रास सिम्बू ने. हां हां हां

त्याचे लोकं म्हणजे काही लोकांचे निवडून येता येईल. पब्लिक साधत नाही त्याला सध्या वली याचा पक्ष निर्माण केल्या मुळे लोकांचं एवढं प्रोत्साहन होत नाही. त्याला लोकं त्या दिवशी प्रोत्साहित या दिवशी राज ठाकरे मुख्यमंत्री होतील. काहीतरी नवीन बाळा सारखं काहीतरी नवीन निर्माण करते, काहीतरी नवीन काहीतरी घेऊन आपल्या महाराष्ट्र मध्ये. हां हां

महाविकास आघाडी कोण कोणत्या पक्षा ची होती? राष्ट्रवादी होती बहुतेक आणि. शिवसेना होती ना? पुन्हा शिवसेना होती. पुन्हा कॉंग्रेस ची होती. आह तुम्ही म्हणून समजा महाविकास आघाडी तील. हा मागचा सगळा. मंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा होती काय? हो बरोबर आहे. हां, आता मग भाजप समजा विरोधी पक्ष आता. माझं ही भाजप विरोधी पक्ष होता. पण काही शिवसेने ट्यूशन मध्ये लोकायला नाराज होते की बाळ हे लोक म्हणजे हाइ

हे लोक त्या तरी ऐकत नव्हते. राष्ट्रवादी चे समाधान, काँग्रेस ची त्या ची असल्यामुळे सत्ता असल्यामुळे. हां म्हणजे महाविकास आघाडी साठी बहुमता चं सरकार होतं. समजा एक ही बळी च्या नात्यातले आमदार फुटले आणि शिंदे गट बाजूला होऊन इकडे भाजीपाला मिळाला. समजा मग. ते कमीत कमी चाढीस ते पंचाश आमदार शिंदे गटा नं. फुल डे योजने ची आणि वल्ली म्हणजे ते समजा भाजीपाला फळ व भाजीपाला आम्हाला ही करायची आहे भाजपचा म्हणून. देवेंद्र फडणीस पण अगोदर मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रा ची गेल्या पंचवार्षिक ला.

हो तसं झालेले पाच सरकणार केले तर मग शिवसेने सारखे झाले. मग राष्ट्रवादी चं झालं काँग्रेसचे आलं मग काय त्याला माहीत काय झालं? काय म्हणते काय केलंएम काळ टिक लं नाही वाटते क्वालिटी होईल त्यातून. ते त्याच्या वर बरेच काळ. टिक मध्ये काही दमदार नेते आहेत. समजा आता नरेंद्र मोदी झालं अमित शाह भाजप खूप स्ट्रॉंग आहे सगळं. हो योगी सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. यामध्ये योग काहीतरी करील नवीन याच्या मध्ये. सहयोगी ते योगी आदित्यनाथ न. होते माणूस. योगी आदितायनाथ यू पी चे सी हे ना वाटतं हो यू यू पी एस एम हे त्याचे काम खूप एवढे म्हणजे ने तळप निर्णय लगेच निर्णय घेतात ते त्याच्या मध्ये पॉलिटिक्स खूप चांगल्या प्रकारे येते. काम खूप सागा प्रकारच्या करीता एकढरी पॉलिटिक्स खूप झाले

हां. आज अचानक कसं काय शेतीची आठवण झाली तुम्हांला आमच्याकडची? काय नाही असच आज बाजारात गेले होते. तर कांद्यांचे भाव बघितले. याचे, तेचे म्हंटले आज महागाई किती वाढलीय. पण विचार केला की यार, तुम्ही एवढं काम करता, आम्ही महागाई महागाई बोलतो पण तुम्हाला खरंच परवडत की काय? म्हणून वाटलं विचारावंस सहज काय कसं चाललय असं? नाही. खरोखर कसं आहे? आत्ता माघे अं जे काही नुकसान झालं शेतकर्‍यांचं ह्या पावसामुळे, तुला माहितीच आहे की, म्हणजे सगळेच शेतकरी म्हणजे रात्रंदिवस कष्ट केलेत. सगळं कष्ट केल्यानंतर म्हणजे रात्रंदिवस म्हणजे तुला माहीत आहे की शेती मध्ये अं एवढ्या प्रमाणात त्यांनी अं रात्र न दिवस कष्ट केलेत. की अं रात्री पाणी देणं, शेतीची मशागत करणं, शेतीमधलं जे काही घाण आहे ती सगळं काढणं, त्यानंतर अं तिला नवीन पद्धतीनं हे करणं, आणि त्यामुळे शेतकर्‍यांची खूप कष्ट होते. अं त्या याच्यामध्ये शेतीच्या अं उत्पन्नामद्धे पण अचानक पाऊस येतो आणि सगळं शेतीच्या जे उत्पन्न येणार असतं. त्याचं नुकसान होतं. तर कसं त्या शेतकर्‍याला वाटत असेल ना? आणि तुम्ही जे म्हणताय की, महागाई महागाई महागाईचा अं जो काही फायदा शेतकर्‍यांना होतोच असं नाही.

होतोय दिवसेंदिवस त्यामुळे त्यात्याचे परिणाम अं शेतावर होतोय अं कधी कधी पाऊस येतो, कधी कधी पाऊस येत नाही. शेतकरी सगळं कष्ट घेतो. शेती अं शेती अं म्हणजे तयार करतो आणि पावसावर निर्भर राहतो. तर मग पाऊसच येत नाही. त्यामुळे ते पीक अं जी पेरणी केलेली असते त्याचं तर नुकसान होतं आणि त्यामुळे पुढे काय करावे हे शेतकर्‍यांना सुचत नाही. शेतकर्‍यांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत शेती संदर्भात आणि शेती फार मूलभूत आणि फार महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांसाठी फक्त शेतकर्‍यांसाठी नाही. कारण की शेतीवर किती सार्‍या गोष्टी निर्भर आहे आणि आजकाल अं काही अं शेतकरी अं जे आहेत. ते शेती मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न यावं यासाठी रसायनिक शेती करताहेत. म्हणजे रसायनांचा भरपूर वापर करताहेत आणि याचा रसायनचा भरपूर वापर करतात तर आहेच पण त्याचं सगळ्यात जास्त नुकसान लोकांना होतोय कारण की,

तर त्याचा परिणाम लोकांवर होतोय. लोकांच्या जीवनावर होतोय. त्यांच्या अं जेवणामधून, त्यांच्या खाण्यामधून सगळीकडे अं म्हणजे रसायनांचे प्रमाण रसायनांचे प्रमाण त्यांच्या याच्यामध्ये जास्तीतजास्त जात आहे. त्यामुळे ते फार महत्वाचा नुकसान आहे अं लोकांच्या आयुष्यात असं मला वाटतं. हो. बरोबर आहे तुझं. आता तू म्हणतोयस जे रासायनिक खतं वैगरे तुम्ही वापरता, आता आम्ही असं नाही म्हणू शकत की, तुम्ही hundred म्हणजे तुम्ही खूपच चुकीचं करताय किंवा तुम्ही स्वतःहून मुद्दाम करताय. आता तुमची थोडीशी तिथे हे आहेच कि नाही? आता आम्ही म्हणतो ठीक आहे, महागाई पण तुम्हांला जर कमी भाव भेटतोय मग याच्यासाठी तुम्हांला उत्पन्न जास्त घ्यावं लागतं. म्हणून तुम्हांला ते रासायनिक खतं टाकावी लागतात. बरोबर आहे?

आता असे काही शेतकरी मी बघितले की त्यांनी फक्त शेतीकडे फक्त शेती म्हणून न बघता एक business model म्हणून जेंव्हा ते बघता तर तेव्हा ते फक्त एकच पीक घेणं हे काम नाही करत. शेतीला जोडून चार व्यवसाय करतात. म्हणजे एकावर जरी त्याचा परिणाम झाला तर दुसऱ्या चारवर त्यांचं at least घर चालेल किंवा त्यांच्या गोष्टी चालतील. आणि याच्यामध्येपण आता एक आधुनिकीकरण होतंय. तर बहुतेक शेतकरी आपण म्हणतो की, छोट्या छोट्याशा जागेमध्ये, छोटीशी जरी जागा असली त्याच्यामध्येपण ते शेतीचं व्यवस्थित नियंत्रण करणं, व्यवस्थित तिची देखभाल करणं, नवीन नवीन technology वापरणं आणि त्याच्यामध्येपण शेतीच्या प्रयोगशाळा वैगरे असे माध्यम जर त्यांनी वापरले ना तर मग शेतकऱ्यासारखं ना कोणी खुश होऊ शकत नाही किंवा सुखी होऊ शकत नाही असं मला वाटतंय. तर तू बघितलंय का म्हणजे असं आसपासच्या तुझ्या याच्यात कोणी असा शेतकरी की त्याने पहिला काहीच नव्हतं बाबा, पण त्याने अशा technology वापरल्या किंवा असं कायतरी नवीन नवीन जो शेतकरी असतो ना तर तो आदर्श असतो की काहीतरी तो करत असतो. त्याला त्याच्यातून शेतीच्या कल्पना वेगवेगळ्या कळत जातात. मग त्याला कळतं की, आपण खूप शेती पिकाला खूप पाणी देतो मग पीक लगेच मोठं येणार, असं नसतं. त्याला किती पाणी द्यायचं या गोष्टीचा जरी त्याला अभ्यास कळला किंवा त्याला अंदाज यायला लागला ना, तर मग तुमची शेतीमध्ये

Network marketing म्हणा किंवा तुमच्या शेतीचं marketing शेतीबद्दल जे काहीतरी digitalization च्या ज्या काही process आहेत किंवा काही नवीन ज्या अं concept आहेत अशा तू कधी वापरल्या किंवा तुला कोणी दिसलं का कोणी असं काही वापरताना? हां. अं भरपूर ठिकाणी आता अं काही काही तरुण आता शेतीकडे वळलेले आहेत. जे सुशिक्षित आहेत. जे शिकलेले आहेत आणि त्यांच्याकडे शेती आहे. तरुणांना त्यांना शेतीचं महत्व कळालेलं आहे. त्यांनी अं भरपूर जे अं आणि त्यांनी जास्त प्रमाणात अं हे वेगवेगळे तंत्रज्ञान, वेगवेगळ्या गोष्टी वापरून त्यांनी शेतीची उत्पादकता वाढवली. आणि त्यासोबतच त्यांनी तर जास्तीतजास्त त्यांचं शेतीमधलं उत्पन्न जास्तीतजास्त प्रमाणात मिळलं अशी भरपूर ठिकाणी उदाहरणं आहेत. अं खासकरून वेगवेगळे खेडेगावांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात. अं फक्त आता काही काही शेतकरी फार अं जागरूक होत आहेत. कारण की ते फक्त शेती न करता शेतीपूरक उद्योग जे आहेत म्हणजे वेगवेगळे जे काही प्राणी असतील. त्यांच्या दूध उत्पादनावर आधारित, त्यांच्या दुधावर आधारित वेगवेगळे उद्योग अं शेतकरी आता करत आहेत. पण तिथंच अं त्या शेतीवर आधारित उडउद्योगाचा म्हणजे इकडं शेतीमध्ये नुकसान झालं. तरी त्यांना काही का शेतीवर आधारित जे काही उद्योग जे करताहेत अं त्याच्यावर आधारित शेतीपूरक उद्योग जे आहेत त्यांचाच काही शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो आहे. आणि खरोखर तंत्रज्ञान किंवा विज्ञान या गोष्टींचा शेतीमध्ये फार चांगला उपयोग आपण करू शकतो. किंवा त्यांचा उपयोग चांगल्या प्रमाणात होऊ शकतो असं मला वाटतं. तर त्यासाठी आपल्याला जागरूकता महत्वाची आहे. आणि आजकाल काय आहे माहिती आहे का की बऱ्याचशा खेडेगावांमध्ये अजूनही अं जे काही आपले शेतकरी आहेत त्यांना शेती कशी केली गेली पाहिजे. किंवा अं कसं त्यांना अं योग्य मार्गदर्शन मिळत नाही. का मिळत नाही? कारण की अं वेगवेगळे त्यांना अं मार्गदर्शन करणारे कोणी नाही की बाबा हे पीक लावल्यानंतर हे पीक लावलं पाहिजे. त्याच्यावर तुमचे उत्पादन चांगलं येईल. आणि अं म्हणजे मला असं वाटतं की, प्रत्येक खेडेगावांमध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक प्रयोगशाळा निर्माण करणं यायला पाहिजे. जेणेजेणेकरून त्यांना मार्गदर्शन करता येईल. त्यांचं अं शेतीची उत्पादकता किती आहे? त्याचं मातीपरीक्षण म्हणतो आपण. त्यांची मातीपरीक्षण जर केली गेली गेली तर शेतकऱ्यांना ते अं आपण अं सांगू शकतो की बाबा, तुमचं एवढं उत्पादकता तुमच्या याच्यामध्ये आहे. जैविक खतं वापरून तुमची उत्पादकता वाढवणं असेल, अं कुठली अं कुठली खतामध्ये कुठली खते वापरली गेली पाहिजेत कुठल्या शेतामध्ये? कुठलं पीक लावलं गेलं पाहिजे? कुठलं किती प्रमाणात खतं वापरली गेली पाहिजेत? रासायनिक आणि जैविक खतांचं किती प्रमाण असलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी त्या लोकांना सांगणं फार महत्वाचं आहे. त्यांना अं मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे. तर याच्यामुळे भरपूर लोक हे या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती कशी करायची? हे जोपर्यंत आपण लोकांना जागरूक करत नाही तोपर्यंत लोक शेतीच्या अं लोकं मात करणार नाही. शेतकरी मात करणार नाही. त्यांना वेगवेगळ्या समस्यांना अं तोंड द्यावंच लागेल. त्यामुळे वेगवेगळे जे काही अं Agriculture colleges आहेत किंवा अं शेती, कृषी महाविद्यालयं आहेत त्याचा फार मोठा roll अं होऊ शकतो की शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे? कुठली पिकं लावली गेली पाहिजेत? फक्त अं या शेतकऱ्याने हे पीक लावलं, याला एवढं यावर्षी उत्पन्न मिळालं म्हणून आपणपण तेच पीक लावलं पाहिजे हा जो दृष्टिकोन आहे शेत शेतकऱ्यांमधला हा दृष्टिकोन कुठंतरी बदलायला पाहिजे. आणि निश्चितच अं शेतीसंबंधित समस्या आहेत त्या समस्यांवर मात करण्यासाठी अं वेगवेगळे उपाययोजना करणं महत्वाचं आहे. अं भरपूर आणि कसं आहे शेतकरी बिचारा, पोशिंदा राजा रात्रंदिवस कष्ट करतो. कर्ज काढतो, पिकं लावतो. पण त्यांना हवं तसं जे उत्पन्न आहे ते निघत नाही किंवा त्यांना नुकसान सोसावं लागतं. या ज्या काही गोष्टी आहेत त्या अं कुठंतरी अं लोकांनी शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे. त्यामुळे त्यांना मदतीसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा निर्माण करणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. हो थोडक्यात काय की, शेती करायला फक्त आपण जशी करतोय तशी न करता, काहीतरी जी शेती करतोय ती थोडीशी वैज्ञानिक दृष्टीने, त्या शेतीचं व्यवस्थित ज्ञान केली ना तर ती शेती खूप फायद्याची ठरेल आणि त्याचा फायदा असा होतो की, आपण मृदासंधारण म्हणतो की, आपण जे रासायनिक टाकतो त्याच्यामुळे पुढे होणारा होणार ऱ्हास

तर हेही problem आपल्याला फक्त वैज्ञानिक पद्धतीची शेती केली तरच आणि तरच आपल्याला हे problem solve करता येईल. आता याच्यामध्येपण मी एक साधारण आता दिल्लीला गेले एक exhibition होतं माझं. तर जी मुलं होतीत student आलेली तर त्यांनी अं एक असं app केलंय की आपण जसं साधं किंवा Scan करून जसं आपण पैसे पाठवतो किंवा हे करतो तसं त्यांनी एका झाडाच्या कुंडीमधील मातीला त्यांनी scan केलं आणि त्या app मध्ये इतकी छान information दिलेली की जर त्या Scan केलेल्या app मध्ये त्या मातीची PH value किती आहे? त्याच्यामध्ये potash किती आहे? हे किती आहे? ते किती आहे आणि त्याच्यावरती जे वाढणारं जे झाड आहे त्या मातीत तर त्या झाडाला कशाकशाची गरज आहे काय काय दिलं पाहिजे? एवढी सटीक माहिती त्या app मध्ये दिली जाते. असे apps जर आपण स्वतः तर नाही पाठवू शकत. पण जर त्याने जरी ठरलं तोंडपाठ किंवा असं माहितीच्या लोकांना आहेत त्यांना पाठवलं पण हीच जर गोष्ट जर जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत जर गेली ना त्यांचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होईल ना हे आपण सांगू शकत नाही. तर त्याच्यासाठी मला वाटतं, जसं आपल्या गावात ग्रामसेवक असतो मदत करायला

की त्याच्यातपण त्यांना मदत करेल. आणि अशा काही नवीन digitalize गोष्टी तर मला असं वाटतं की, अजून शेती चांगली होईल आणि आपण मातीची काळजी, नापिकता वैगरे करतोय रासायनिक तीपण कमी होईल. व्यवस्थित पीक येईल. सकस पीक येईल आणि जे आपल्या आरोग्यासाठीपण चांगलं असेल. आणि त्याने quality पण वाढणार आहे. आणि तुम्ही जे बोलले मी तुला, फक्त तुम्ही एका याच्यावरच न राहता चार गोष्टी जर एकत्र करता तर तिथं तुम्हांला परत आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हांला भोगाव्या लागल्या की, आत्महत्या वैगरे असे काही प्रकार तर असे घडणार नाही असं मला वाटतं. तर even तुला अजून एक सांगते आता काही जे student आहेत, जे अशी ती मग agree base मधून जे शिकलेत ते परदेशात जाऊन शिकून आले किंवा इकडून तिकडून त्यांनी दहादहा, वीसवीस, काहींनी कोटीच्या नोकरी सोडून घरची शेती आहे तिच्यात प्रयोग करून जे पिकं बाहेर येत नाही ते पिकं त्यानं त्याच्या शेतीत घेतली. तर अशी खूप छान उदाहरणं आहेत मी बघितलीय. आणि आपण बातम्यांमध्ये बघतोच की रे एक आदर्श शेतकरी आणि आता जर असं काही वातावरण आपण म्हणतो गावाकडं असं की अं पोरांना शिकवलं आणि मग शेतकऱ्याच्या पोराला शेती करायची लाज वाटते किंवा लाज नाही म्हणता येईल पण त्याला परवडत नाही म्हणून करत नाही. म्हणून तो बाहेर गावी शेतीसाठी जातो. पण याच गोष्टी जर त्याने एक आपण म्हणतो ना एक experienced शेतकरी पण त्याला त्याच्यासाठी आधी थोडं शिकावं लागेल. थोडं ज्ञान घ्यावं लागेल. मग येऊन जर त्याने ती शेती केली तर मला वाटतं अं गोष्टी बेरोजगारी किंवा अशा काही गोष्टी बेरोजगार न तो स्वतःच्या शेतीचा मालक होऊन जाईल. आणि एक business plan म्हणून जर शेतीकडं बघितलं तर त्याच्यासारखा दुसरा कोणी सुखी व्यक्ती असेल असं मला स्वतःला वाटतं.

हां. भरपूर उदाहरणं आहेत अशी भरपूर उदाहरणं की जे लोकं म्हणजे करोडचंद अं म्हणजे भरपूर त्यांना चांगल्या प्रमाणात नोकरी होती. पण त्यांनी ती ते गावात आले. शेती केली आणि यशस्वी झालेत. किंवा ते त्याच्यामध्ये त्यांना अं यशस्वी अं म्हणजे निश्चितप्रमाणात ते अं त्यांना जे हवं होतं तेवढं उत्पन्न निघालं आणि ते पुढे गेलेत. तर अशी भरपूर ठिकाणी ग्रामीण भागातपण आहेत आणि शहरातपण आहेत. पण त्याचं अं जे प्रमाण आहे ते बोटावर मोजण्याइतकंच अं प्रमाण आहे शेतकऱ्यांचं. असं खूप मोठं नाही. बऱ्यापैकी ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या समस्या आपल्याला अं अजूनही सोडवता आलेल्या नाही आहेत की, वेळेवर अं पिकांना पाणी देणं, वेळेवर पिकांना वेगवेगळं हे करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींवरती अं कसं मात करता येईल यायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं फार महत्वाचं आहे. कारण की शेती ही फार मूलभूत आणि महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे तुला माहिती आहे काय शेतीवरच आधारित इतर उद्योग उभा आहेत. आज शेतीमधून जो काही कच्चा माल निघतो त्याच्या आधारावर वेगवेगळ्या कंपन्यांचं अं जे काही अं उद्योग आहेत, जे काही income आहेत. ते income depends आहेत. कशावर? तर शेतीवर. शेतीमधून जर कच्चा मालच निघत नसेल तर मोठ्या प्रमाणात कसं पुढे जाणार ना? वेगवेगळ्या कंपन्यांचे व्यवहार, उद्योगच ठप्प होतील. त्यामुळे अं हे जे आहे तर जे काही अं शेती आहे ती फार महत्वाची आहे. हे तर फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अं वेगवेगळे जे लोकं आहेत त्यांनी कशाप्रमाणे अं उद्योग त्यांचा वाढवला, त्यांचं उत्पन्न वाढवले, त्यांचं agriculture जे काही अं त्यांचं जे हे हे उत्पन्न ते कशापद्धतीनं त्यांनी वाढवली. तर हे फार महत्वाचं आहे.

त्यांनी अं वेगवेगळी information घेतली. तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं फार महत्वाचे आहे. जे यशस्वी उद्योजक आहेत किंवा यशस्वी शेतकरी आहेत त्यांना अं त्यांनी कशा काय प्रयोग केलेत? अं कसे कसे त्यांच्या शेतीवर त्यांनी प्रयोग केले. तर हे अं एक शेतकऱ्यांसमोर एक model एक आदर्श जर आपण उभं करू शकलो तर निश्चितप्रमाणात आपण अं शेतकऱ्यांच्या भरपूर प्रमाणात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपण सोडवू शकतो आणि शेतीवर आधारित अं लोकांना पूरक उद्योग, त्यांना हवी असणारी मदत, त्यांना जे काही income म्हणजे जे काही उत्पन्न आहे, अं ते काढू शकतो. निश्चितच अं जे काही नैसर्गिक संकट आहे natural म्हणजे नैसर्गिक आपण जे संकटं म्हणतो ते आपल्या हातात नाही आहे. पण त्याच्याआधी आपण जर अं शेतकऱ्याला अं म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने त्या समस्यांवर कसं मात करायचं आहे. जरी समस्या आली, जरी संकट आलं, तरी त्याच्यावर कसं मात करता येईल याचं अं धडे, उदाहरण शेतकऱ्यांसमोर जोपर्यंत आपण निर्माण करत नाही किंवा अं समोर आणत नाही तोपर्यंत मला वाटतं शेतकऱ्यांना हवा तेवढा फायदा होणार नाही. म्हणजे

चांगलं उत्पादन काढू. चांगली शेती करू. तर निश्चितप्रमाणात शेतीमध्ये अं फायदेशीर होऊ शकतं.

आता आपले एक sixty seven percent पूर्ण आपलं अर्थव्यवस्था आहे पूर्ण शेतीवर depend आहे. तर हाच जर भाग जर आपण strong केला आता आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याकडं शेतीसाठी खूपच खराब वातावरण आहे किंवा काय. एक साधं इस्राईलचं उदाहरण घेऊ ना आपण. त्यांच्याकडे फक्त एक देशात एक नाईल नदी आहे. पण त्यांनी जे काही technology वापरल्या किंवा जशा काही गोष्टी वापरून शेती आज एक top world number केली त्यांनी. अशी जी काही उदाहरणं आता त्याच्यासाठी सरकारने मला वाटतं अशा काही योजना आखाव्यात किंवा अशा काहीतरी करावी की जे प्रगत शेतकरी गावातले जे मोठे शेतकरी त्यांना at least बाहेर इस्राईलसारख्या देशांमध्ये जर आपण असं दौरा वैगरे करण्याचं काम दिलं at least त्यांच्या technology काय आहेत, त्या शिकवून किंवा असे लोकं गावागावात जर त्यांना पाठवलं की अशा अशा technology तुम्ही वापरा. लोकांना कसं curiosity असते की काहीतरी बाहेरून पाहून आला किंवा काहीतरी नवीन करतंय. कोणी नवीन केलं ना तर मग आपण लोकं अं त्याच्याकडून त्याला जास्त उत्पन्न मिळायला लागलं तर मग लोकं ते गोष्टी try करायला लागतात. तर अशा एका तऱ्हेने पण जर आपण प्रयत्न केला तर मला नक्कीच वाटतंय की आपण कमी पाण्यामध्येपण ज्या भागात शेती होत नाही आपण जो बघतोय विदर्भ, मराठवाडा ज्या भागात बहुतेकवेळा पाणी नसतं किंवा पाण्यामुळेच तिकडची शेती आणि उद्योगधंदे वैगरे असं काही गोष्टी तिथे आजपण होत नाहीत एवढ्या तर त्या भागांमध्ये आपण एक इस्राईलचं उदाहरण देऊन अशा काही गोष्टी करू शकतो असं मला वाटतं. तू असं म्हणजे असं काही त्याच्यामध्ये तुला अजून असं काय वाटतं की अजून काहीतरी असं add केलं की शेतीमध्ये अजून खरंच असं काही याही गोष्टी होऊ शकतात. काही सांगू शकशील का तू मला आत्ता? हां निश्चितप्रमाणात अं सांगू शकतो. अं तर कसं आहे अं शेती शेती ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार महत्वाची तर आहेच आणि आपण वेगवेगळ्या अं समस्यांवर मात करत त्यांच्यावर मात करू शकतो निश्चितच. त्यामुळे शेती ही फार महत्वाची आहे आपल्यासाठी त्यामुळे शेतीच्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला solve करता येऊ शकतात. असं मला वाटतं की वेगवेगळ्या प्रयोगाद्वारेच आपण अं शेतीच्या समस्यांवर मात करतो. करू शकतो. हॅलो हॅलो

हो झालं जेवण काय म्हणते पाऊस आमच्याकडे आज खूप पाऊस आहे आमच्या इकडे सकाळपासून वातावरण आहे पावसाचा पण पाऊस रिमझिम थोड्यावेळ पडला मगाशी बाकी मग काय नाही इथे चांगलं जोरात पडून गेलाय आणि आता सुद्धा पडतोय चांगला पडतोय असं नाही की पडत नाहीये पाऊस नाहीये एवढा

इकडे यंदा असं झालंय की तरीसुद्धा पाऊस नाहीये इथे एवढा पाऊस होतो एवढा पाऊस होतो की बाहेर शाळा कॉलेजेस वगैरे सगळं बंद असते अच्छा अच्छा अच्छा शाळा कॉलेजेस बंद असते इथे तर काय झालं माहितीये अं आज म्हणजे वीस तारखेपर्यंत त्यांनी ठेवलेल्या वीसला शाळा सोडतील पंधराला शाळा सुरू होणार होत्या कॉलेजला तर सुट्ट्याचं आहेत मग त्यांनी काय केलं माहिती आहे आता एक जुलैपासना शाळा कॉलेजेस की उन्हाळा आणि इतकी गर्मी होती त्यांनी मग एक जुलैपासून शाळा कॉलेज सुरू केलं अस ते उन्हाळा उन्हाळ्यासाठी हॅलो एक जुलैपासून हो एक जुलैपासून कारण काय आहे ते ऍक्च्युली उन्हाळा इतका सुनागम त्या उन्हाळ्यामध्ये मुलं बसू शकत नाही

हा म्हणजे आमची मुलं हा एक जुलैपासना पण ते ऑनलाईन क्लास घेतात ना गआता त्यांनी फीस घेतली ना जून ची शाळवाल्याचं कस असताना जुनची फीज घेतली म्हणून ते मग ऑनलाईन क्लास घेतात त्यांचा पण काय नाय ग सगळं असं होतंय ते तर आहे हम्म काय म्हणते आणखी काय चाललंय काही नाही बघा निवांत तेच आमच्या इथे आता कॉलेजेस वगैरे चालू झाले ना आणि इकडे कसं गावाकडे राहणारे पोरांना कॉलेजेस ला वगैरे जाणं एवढं अवघड होतं ना कि काही बोलूच नका पाऊस चालू झाला की एक तर गाड्या नसतात त्यात कॉलेजेस मध्ये जाणं खूप कठीण होऊन जाते ग इथे पण तसंच आहे आवाज येते हो आवाज येते इथे पण तसंच आहे कसं माहिती आहे का की आपण नाही म्हटलं ना कॉलेजच्या काय प्रश्न होतं अं पाऊस पा प खूप जास्त पाऊस आला ना मग गाड्या वगैरे नाही म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाहीये पण पाऊस इतका असतो इथे की समोरचा काही दिसतच नाही कॉलेज वगैरे अस सुट्टी देतात इथे तर तीन तीन चार चार दिवस सुट्टी असते कलेक्टर डिक्लेअर हॉलिडे अस असतं इथे अं भारी आहे ना आमच्यावेळेस नाही आमच्यावेळेस कॉलेज म्हटलं की आम्ही पाऊस पडो काहीही होऊ चिख्खल हे ते असं अगदीच एन्जॉय करत कॉलेजला जायचो सुट्टीचा दिवस घरात निघायचं नाही कॉलेजमध्ये जाऊन मैत्रिणीनं मधून बसून गप्पा मारून तेवडंच शिक्षण तेवडीचं मज्जा मस्ती करून मोकळे व्हायचं एवढं कॉलेज भारी वाटायचं सगळीकडे तसंच होतं पूर्वी पण आता तसं नाही राहिले आता काय झालं माहिती आहे का आता सगळ्या सुख सुविधा जितक्या वाढतील ना तितकं म्हणतात इकडचं कराये काय कराये काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे असं होतं म्हणजे आपल्या मनावरती नाहीये हे सगळं हे सगळं गव्हर्मेंटच होते आता सुट्टी दिली पाहिजे आता असं केलं पाहिजे आता तसं केलं पाहिजे तू कुठे तू कुठल्या कॉलेजला होतीस मी एफ टी वेम म्हणून हॅलो होते इथ सावित्रीबाई एफ टी वेमला होते मी इथे सावित्रीबाई फुले म्हणून कॉलेज होतं अं फक्त मुलीच होत्या त्या कॉलेजला मुलं वगैरे कोणी नव्हतीत पण एवढं एन्जॉय केलं ना त्या तीन वर्षांमध्ये म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड इयर अकरावी बारावीला पण मी दुसऱ्या कॉलेजला होते पण शिक्षणाच्या बाबतीत पण तेवढेच टॉप कॉलेज आहे आणि ऍक्टिव्हिटीज वगैरे मध्ये पण खूप छान आहे केवढा एवढा एन्जॉय एवढा एन्जॉय ना काय बोलूच नका अगं ते दिवस आता जरी आठवले ना तरी असं वाटतं की कॉलेज उगाच संपलाय आपण आता कॉलेजला असतो तर किती बरं झालं असतं या बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण कुठेतरी हरवून जातो कॉलेज लाईफ

लेक्चर अटेंड आवाज तुझा क्लियर येत नाही आहे आजकालची मुल हाय ना निवस असतात लेक्चर अटेंड करायला पण आहे ना तेव्हा आम्हाला आहे ना असं वाटायचं की आपण